या चित्रामध्ये आम्हाला इथं एक डान्सिंग क्लास दिसतं आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हांला इथ दोन खुर्ची दिसत आहेत.

इथं खूप चांगल्याने गार्डन लावलेलं आहे.

इथं एक निळ्या रंगाच्या बोर्ड लावलेला आहे.

इथं एक सायकल रिक्षा दिसत आहे गाडी ठेवलेली आहेत.

या चित्रात आम्हाला इथ एका रेस्टॉरंट आणि दुकानाचं चित्र दिसत आहे.

इथं काही कुरकुरे आणि चिप्स चे पॅकेट ठेवलेले आहेत.

इथ काही मुलं दिसत आहेत आणि इथ एक फुटबॉल ची नेट लावलेली आहे.

आणि त्याज्यामध्ये मेहंदीचे झाडे लावली आहेत इथं एक रोड आहे.

अ सोसांच्या कड कलर अ हिरवा आणि क्रीम रंगाच्या दिसत आहे इथ पिल्लु दिसत आहेत.

येथे आम्हाला मेहंदीचे झाडं लावलेले दिसत आहेत.

इथं खूप सारे आम्हाला एक्ससाइज करण्याची मशीने दिसत आहेत.

निळ्या रंगाचे शिवशाही बस आहे इथ दोन माणसं दिसत आहेत इथ झाडे दिसत आहे.

या फोटो मध्ये आम्हाला इथं विश्राम भवन गोंदियाची--

ह्या चित्रांमध्ये आम्हाला इतर एक महिला डान्स करताना दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं तीन माणसे आणि दोन बाया दिसत आहेत.